हे एक बस स्थानक आहे बस स्थानाकावरती प्रवाशी दिसत आहेत.

लाईट सुरू आहे आणि सामान आहे.

हे इलेक्ट्रिक च अस बस स्टेशन आहे.

हे कोरलेली मूर्ती आहे दगडात.